ट्रेडमिल हे देश भरातील व्यायाम शाळां मध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्‍या वर्कआउट इक्युप्मेंट किंवा उपकरणां पैकी एक आहे. बाहेर हिवाळा असो किंवा पावसाळा असो हवामानाची कोणतीही अड-असताना चालणे जॉगिंग धावण्याची गरज ट्रेडमिल --

अह वैज्ञानिकां च्या गोष्टी असतात पूर्ण अम माहितीचा संग्रह आपल्या तिथे मिळू --

छान अस स्विमिग पूल आहे ज्यामध्ये मोठे--